अ रात्र झालेली आहे. तिथे जत्रा सुद्धा आहे. तिथं खूप माणस आहेत.

छोटीसी गल्ली आहे गल्लीमध्ये कौलांची घर आहेत एका साईड ला टेम्पो ची गाडी थांबलेली आहे दुसऱ्या साईड ला कार गाडी आहे त्या फूटपाथ सुद्धा आहे फूटपाथवरून स्कुटी गाडी येत आहे व नारळाची झाडे आहेत.

हा नजारा खूप मस्त आहे त्या नजाऱ्यामध्ये एक चर्च आहे चर्चा कलर पांढरा आहे व चर्च वर घंटी सुद्धा लावलेले आहे.

त्या चर्चा च्या समोर मधोमध झाड आहे. झाडाच्या साईडन कंपाउंड केला आहे तिथ खूपशी झाड आहेत.

रोडवर सायकल वरून माणूस एका बाईला घेऊन जात आहे. गाडीवर माणूस बसलेला आहे त्या रोड वरून एक माणूस चालत आहे त्याने तांबडा कलरच शर्ट घातलेला आहे काळ्या कलरची पॅन्ट घातली आहे.